समोर माणसांची गर्दी दिसत आहे.

तिने पांढऱ्या कलर चा ड्रेस आणि लाल कलर ची लॅगी घातलेली दिसत आहे बाजुला फरशी दिसत आहे.

माणुस उभा आहे त्याने लाल कलरचे टीशर्ट घातलेले आहे व एक डोक्यात एक टोपी घातलेली दिसत आहे काळ्या कलरचा पॅन्ट घातलेला दिसत आहे.

समोर एक रस्ता दिसत आहे त्याच्या वर पांढऱ्या कलर ची एक गाडी दिसत आहे तिला दोन चाके दिसत आहे.

वर आकाश ढगाळलेल दिसत आहे.

समोर एक रस्ता दिसत आहे रस्त्या वर एक माणुस झाडताना दिसत आहे त्याच्या हातात एक झाडु आहे.

बाजुला एक आरसा दिसत आहे वर आकाश निळे झालेले दिसत आहे बाजुला एक पुरानी बिल्डिंग दिसत आहे तिला एक हिरव्या कलरचे दार दिसत आहे.